तलावाचं सौंदरीकरण करून या ठिकाणी पायऱ्या विकसित करण्यात आलेल्या आहेत.

असे मोठमोठाले कार्यक्रमाचे आयोजन लॉनमध्ये केल्या जातात.

इथं दुकान आहे यामध्ये अह सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र विकत मिळत--

हे एक लॉन चे चित्र आहे आणि भरपूर जागा या लॉन मध्ये मोकळी आहे.

हे स्विमिंग पूलचं चित्र आहे स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करणे मला खूप आवडते आणि मी आनंदाने स्विमिंग करत असतो.

मोबाईल दुसरीकडे पाठवल्या जात असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी--

मोबाईल सेलिंगच काम सुरू आहे या दुकानाला नाव क्रोमा मोबाईल सेंटर असं नाव दिलेल आहे.

अ एकत्र केलेलं आहे आणि संपूर्ण या ठिकाणचे जे पोते आहेत--

हि खूप मोठी दुकान दिसत आहे आणि या दुकानामध्ये अ भरपूर लोकं आपले केस--

लोकं राहत असावे असं येथील या बाकीच्या सर्व वातावरणावरून दिसून येतंय.

लेबर लोकं घेऊन जात आहेत आणि त्यांचं जे अ --

खूप मोठे दगड टाकून त्यांना बारीक करण्याचं काम थ्रेसर कंपनी करत असते.

रस्त्याला या ठिकाणी अ दुभाजक तयार करण्यात आलेला आहे आणि दुभाजकावरती--